हे एक पुस्तक संग्रहालयाच चित्र दिसत आहे रॅकवर भरपूर अशी पुस्तकं मांडलेली आहेत तीन मुलं दिसत आहे आणि एक मुलगी आहे तिच्या हातात कप आहे एका मुलाने मास्क लावलेला आहेत.

एक मोठा डोंगर दिसत आहे त्याची पायवाट आहे अ खाली दगडांचे तुकडे पडलेले आहेत.